त्या ठिकाणी हे एक गॅरेज आहे. त्या ठिकाणी हे कार आलेले आहे. तिथे दोन्ही साइड ला दोन टायर पडलेले आहे.

हे एक वह्या पुस्तकांची दुकान आहेत त्या ठिकाणी सर्व्ह कॉलेजानची पुस्तक तिथे भेटत असतात आणि तिथे दोन माणस तिथे उभे आहे.

या ठिकाणी भाजीपाल्याचे दुकाने लागलेले आहेत या ठिकाणी हिरवी मिरची लाल मिर--

हे एक रस्त्यावर जाणारा पुल आहे फुलाखाली नदी आहे आणि तो पुल खूप जुना झालेला आहे.

याठिकाणी खूप पाणी आलेले आहे आणि ते पानी वर खाली समोर एक मोठं घर बनलेला आहे तेथे काही झाडं झुडपं आहे.